मला मॅडम इडली सांबर बद्दल माहिती पाहिजे होती. इडलीला आपण तांदूळ आणि उडीद डाळ वापरतो.

सकाळी भिजत घालायची असते. संध्याकाळी वाटायची.

एक रात्रभर भिजत ठेवायचे वाटलेले वाटन. आणि मग ते सगळं पण इडली बनवायला ठेवायची. इडलीच्या भांड्यामध्ये आपण.

एक दहा ते पंधरा मिनिटे वाफवायला ठेवायची.

आणि ते झाल्यानंतर आपण सांबर घ्यावा. सांबरासाठी आपण हरबर्याची डाळ, तुरीची डाळ, मुग डाळ आणि मसूर डाळ वापरतो.

ते आपण शीजवून घ्यायचे आणि त्याचं वाटण करून आपण त्याला सांबरला फोडणी द्यायची. कोथिंबीर कडीपत्ता वैगेरे टाकून जिरे मोहरी टाकून.

आणि सांबर मसाला टाकायचा त्याच्यात.

अच्छा आणि ते भिजत किती वेळ घालत असतात त्या इडलीच्या पिठाला.

बॉईल व्हायला दहा ते पंधरा मिनिटांत बॉईल होता ते.

ते बनल्यानंतर कशामध्ये ठेवायचे असतात काढून? आपण एखादी डिश असेल मोठी किंवा पातेले वगैरे असेल याच्यात ठेवू शकतो आपण. थंड झाल्याच्या नंतर.

आणि त्याच्यात कशाकशाची डाळ वापरतात म्हणलं? आपलं तांदूळ असतं आणि हे असतं तांदूळ आणि उडिद डाळ असतं ..

दोन वाटी तांदूळ घेतले तर अर्धा वाटी डाळ घ्यायची.

अच्छा आणि तांदूळ कोणते घ्यायचे असं काय आहे काय तांदळाचं नाव वगैरे. नाही आपले राशनचे जे नेहमी खातो आपण ते तांदूळ वापरले ना तरी ही इडली पर्फेक्ट होते.

आणखी दुसरं काय वापरतो त्याच्यामध्ये? कितीजणांना बनवायचे? पाच जणांसाठी बनवायचे असेल तर किती किती घ्यावं लागेल त्यामध्ये? पाच जणांना बनवायचे असेल तर कमीत कमी अर्धा किलो तांदूळ द्यायचे आणि एक अतपावशर उडीद दाळ घ्यायची. हे दोनी पाच ते सहा तास भिजत ठेवायची.

आणि ते भिजल्यानंतर दोन्ही मिक्स करून वाटून घ्यायचे मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून त्याची. अच्छा. काय काय रेसिपी आहे त्याच्यामध्ये मला सांगता का? म्हणजे आपण तांदूळ घ्यायची, दाळ घ्यायची. ते भिजत ठेवायची आणि मग भिजल्यानंतर पाच ते सहा तासांनी त्याची पेस्ट बनवून घेऊन. सोडा किंवा इनो असतो तो मिक्स करायचा. आणि ते रात्रभर भिजत ठेवायची पेस्ट ती इडलीचं, आणि मग ते भिजल्यानंतर ते फुगत चांगला. ते फुगल्या नंतर सकाळी आपण इडली बनवायला इडलीच्या भांड्यात ठेवायचा ते अच्छा मग नाष्ट्यासाठी सगळ्यात सोप्या पद्धतीने बनवल्या जातं ना त्या इडलीला? हो सर्वात सोपी पद्धत आणि लहान मुलांसाठी पौष्टिक आणि लवकरात लवकर होणारी असते. अच्छा. तुमच्या घरात पण ते बनवल्या जात का?

अच्छा. आणखी दुसरे काय अॅडीशनल करता येतं का इडलीमध्ये दुसरं काही टाकून आणखी व्यवस्थित बनवता येईल असं काही. हो मसाला इडली वैगेरे बनवायची असेल तर बटाटा वाफाळून घेऊन, त्याच्यात मसाला वगैरे घालून, इडलीचे पेस्ट जी आपण केली तांदळाची आणि डाळीचं त्याचा मध्ये ऍड करायचा ते पेस्ट बनवलेली आपण बटाट्याची आणि ते मसाला इडली लहान मुलांसाठी चांगली असते.

ओके. आणि दुसरा इडली मध्ये तांदूळ आणखी भारी वापरले तर आणखी भारी होत असेल ना ते? एवढा काही त्याच्यात पौष्टिकपणा येत नाही. फक्त जास्तीत जास्त रेषांच्या तांदळा मध्ये पौष्टिकपणा येतो.

तांदळाचा असा काही नाव असता का? वेगवेगळं. तांदळाचे भरपूर प्रकार असतात तसं. पण इडलीच्या शंभरात नौवद टक्के तरी जास्तीत जास्त राशन चे तांदूळ वापरल्या जातात..

आणखी त्याच्यात चटणी कोणती वापरतात म्हणलं? कोणती वापरावी लागते? चटणी तर तास खोबऱ्याची असते. आपण ओला खोबरं किंवा सुक्का खोबरं पण घेऊ शकता. त्याची बारीक बारीक कट करून ते पेस्ट बनवून घेतात. त्यात आले थोडासा. ओके. ओके. ओके. धन्यवाद मॅडम. चालेल.